आणि खालचे असे छोटे-छोटे हिरवे झाड लावलेले आहे. आजू बाजूला रिकाम पटांगण आहे.

माघच्या साइड ला एक आशे टावर बनलेलला आहे आजू-बाजूला छोट-छोटे --

आशीर्वाद लायब्रेयरी आशीर्वाद भवन असे इथे नाव लिहलेले आहे आणि त्या ठिकाणी हा एक मोठा भवन बनलेला आहे त्या ठिकाणी --

हा एक रस्ता आहे त्या ठिकाणी है आजूबाजूला खूप सारे अशे गार्डन आहे.

एक इथे लागलेल आहे तिथे सुंदर अस गेटला झाडाचे डिझाईन तिथे दिलेले आहे बाजूला एक मा मांजरचे चित्र आहे स्कूटी तिथे उभी आहे.